अ डाव्या साईडला ज्या गाड्या लागल्यात त्या पैठण मार्गे जाणाऱ्या गाड्या आपण इथ बघतोय.

चर्च दिसतय चर्चच सिम्बॉल सगळ्यात वरच्या टोकावर लावलेल दिसतय उजव्या साइडन --

त्याच्या वरती घर दिसतायेत सगळ्यात वरती लवलाय त्यांनी एक चार्ट लावलाय.

निळा कलर दिलेलाये त्यावरती पांढऱ्या अक्षरात लिहिलंय.

मोठ्या हॉल मधील हा स्टेज इथे छोट छोटे मुल त्या फोटोत छोट छोटे मुल डान्स करताना दिसताय.